त्याच्या बाजूला बोर्ड आहे हॉटेल सुखदेव प्लेस म्हणून ए_सी रूम्स अण त्याच्या खाली खूप सार लिहून आहे फ्लावर ची छान डेकोरेट केलेला आहे.

जस की मी समोर बघू शकत आहे की सब्जी मार्केट आहे एक काकू आहे ज्या जात आहे साडीखा--

फुल कलर च डेकोरेशन केलेलं आहे एक मुलगी आहे.

कोणी पुसतील म्हणून एक कॉटन्स चे बॉक्स ठेवलेले आहेत खूप सारे मशिन्स आहेत.

जस की समोर बघू शकत आहे फेवीकॉलचे डबे आहे तीन चार त्याच्यावरती स्प्रे आहे बाजूला --

त्याच्या बाजूला पण आहे खूप सारे बॉक्स खाली पडून आहे बाजूला कम्प्युटर आहे एक चेअर आहे ब्लू कलर चे आणि खूप सारे कवर --

त्याच्या बाजूला खूपसा एक बॉक्स आहे त्याच्या बाजूला पण खूप सारे कव्हर्स आहे.

जसं मी समोर बघू शकत आहे क्लाससेस चे रूम आहे खूप सारे कांच लागून आहे खूप सारे छान विंडो आहे एक फॅन आहे एक पोस्टर लागून आहे.

स्टील ची डील आहे पोस्टर ठेवून आहे खूप सारी लाईट दिसत आहे एक मिरर मध्ये त्याच्या बाजूला एक मोठा वाला लाईट दिसत आहे.

अम बाई आजी बसून आहेत अशे ब्लू कलरचे चप्पल घालून बसून आहे एक मांजर आहे ब्राउन कलरचे ब्राउन व्हाईट आहे एक ब्राउन व्हाईट आहे ब्लॅक ब्राउन व्हाईट आहे.

प्राकाराह मोठं लाइट्स लागून आहे लॅम्प लाइट्स खूप सारी झाडं आहे.

सर्व सामान आहे गोल्डन कलर चे खूप सारे व्हेरायटी आहे.

समोर बघू बघू शकत आहे सरकार म्हणून एक डेली निडस आहे डेलीनट्स मध्ये खूप सारे वेफर्स राखून आहे.

तुम्ही समोर बघू शकता बर्थडे डेकोरेशन आहे हॅप्पी बर्थडे कार्ड लागून आहे बलून लागून आहे राऊंड मध्ये पिंक --

मॉर्निंग चे ते टाईम आहे यल्लो ग्रीन कलर ची झाड आहेत खूप मोठी मोठी.

जसं की समोर बघू शकत आहे हॉस्पिटल चा एरिया आहे तिथं व्हेंटिलेटर आहे ऑपरेशन चे एक टेबल आहे त्याच्या बाजूला त्याचे एक टेबल आहे.

सोसायटी मिलिटेट अकोला आहे पोस्ट एक रूम आहे तिथे.